इथ एक दुकान आहे इथ लई सारे मानस माणूस आहे बूक घेत आहे इथ--

पांढरे कपडे घालून आहे आणि बाजूला दोन का स्कूटी आणि--